कॉमेंटस इन पर्लवरील पाठात आपले स्वागत
ह्या पाठात शिकणार आहोत पर्लमधील कॉमेंटस
त्यासाठी उबंटु लिनक्स 1204 ही ऑपरेटिंग सिस्टीम आणि पर्ल 5142 म्हणजेच पर्ल रिव्हीजन 5 वर्जन 14 आणि सबवर्जन 2 वापरू
मी गेडीत टेक्स्ट एडिटर वापरणार आहे
तुम्ही तुमच्या आवडीचा टेक्स्ट एडिटर निवडू शकता
तुम्हाला पर्ल कोड कंपाईल व एक्झीक्यूट करणे आणि व्हेरिएबलचे प्राथमिक ज्ञान असावे
ते नसल्यास स्पोकन ट्युटोरियलवरील संबंधित पाठ पाहा
पर्लमधील कोडचा काही भाग दोन पध्दतीने कॉमेंट करता येतो
सिंगल लाईन मल्टि लाईन
सिंगल लाईन कॉमेंटचा वापर एका ओळीच्या कोडला कॉमेंट करताना किंवा कोडच्या एखाद्या भागाच्या फंक्शनॅलिटीची एका ओळीत माहिती देण्यासाठी होतो
ह्या पध्दतीच्या कॉमेंटची सुरूवात हॅश चिन्हाने होते
येथे हे वापरून बघू
टेक्स्ट एडिटरमधे नवी फाईल उघडा
टर्मिनल उघडून त्यात टाईप करा गेडीत कमेंट्स डॉट पीएल स्पेस पूर्वी सांगितलेच आहे की एम्परसँड टर्मिनलवरील कमांड प्रॉम्प्ट मुक्त करतो
एंटर दाबा
आता ह्या कमांडस टाईप करा
हॅश डिक्लेअरिंग काउंट व्हेरिएबल एंटर दाबा
डॉलर काउंट स्पेस इक्वॉल टीओ स्पेस 1 सेमिकोलॉन एंटर दाबा
प्रिंट स्पेस डबल कोट्स काउंट इस डॉलर काउंट स्लॅश न् डबल कोट पूर्ण करा सेमिकोलॉन स्पेस हॅश प्रिंट्स काउंट इस 1 आता सीटीएलआर स् दाबून फाईल सेव्ह करा
पर्ल स्क्रिप्ट कार्यान्वित करा
टर्मिनलवर जाऊन टाईप करा पर्ल हायफेन सी कमेंट्स डॉट पीएल आणि एंटर दाबा
हे कुठलीही सिन्टॅक्स एरर नसल्याचे दाखवत आहे
आता पर्ल कमेंट्स डॉट पीएल टाईप करून एंटर दाबा
काउंट इस 1 असे आऊटपुट दाखवेल
geditवर परत जाऊ
त्यातील पहिल्या ओळीवर जाऊन एंटर दाबा
पुन्हा पहिल्या ओळीवर जाऊन कमांडस टाईप करा
हॅश एक्सक्लेमेशन मार्क स्लॅश यूएसआर स्लॅश बिन स्लॅश पर्ल ह्या ओळीला शेबांग लाईन शेबँग लाईन म्हणतात आणि ही पर्ल प्रोग्रॅममधे पहिली ओळ असते
ही आपल्याला पर्ल इंटरप्रीटर कुठे शोधायचा ते सांगते
टीपः ह्या ओळीची सुरूवात हॅश चिन्हाने झाली असली तरी ती सिंगल लाईन कॉमेंट मानली जात नाही
आता मल्टिलाईन कॉमेंटस बद्दल जाणून घेऊ
मल्टी लाईन मल्टि लाईन कॉमेंटस अशा वेळी वापरतात जेव्हा युजरला प्रोग्रॅमच्या काही भागाबद्दल अधिक माहिती द्यायची असते
ह्या प्रकारच्या कॉमेंटची सुरूवात इक्वॉल टीओ हेड आणि शेवट इक्वॉल टीओ कट ने होते
गेडीत वर जाऊन कमेंट्स डॉट पीएल फाईलमधे कमांडस टाईप करा
फाईलच्या शेवटी इक्वॉल टीओ headटाईप करून एंटर दाबा
प्रिंट स्पेस डबल कोट काउंट व्हेरिएबल इस यूझ्ड फोर काउंटिंग परपज डबल कोट पूर्ण कराएंटर दाबा
इक्वॉल टीओ कट फाईल सेव्ह करून ती बंद करून पर्ल स्क्रिप्ट कार्यान्वित करा
टर्मिनलवर टाईप करा पर्ल हायफेन सी कमेंट्स डॉट पीएल आणि एंटर दाबा
सिन्टॅक्स एरर नाही
आता कार्यान्वित करा पर्ल कमेंट्स डॉट पीएल हे पूर्वीप्रमाणेच आऊटपुट दाखवेल
काउंट इस 1 काउंट व्हेरिएबल इस बीई यूझ्ड फोर काउंटिंग परपज हे वाक्य दिसणार नाही
कारण आपण हा भाग इक्वॉल टीओ हेड आणि इक्वॉल टीओ कट द्वारे कॉमेंट केला होता
तुम्ही head cut किंवा begin end वापरू शकता
हे पर्ल मधील वापरले जाणारे विशिष्ट कीवर्डस नाहीत
लक्षात घ्या की टीओ चिन्हाच्या आधी किंवा नंतर तसेचhead कट बेगिन किंवा एंड शब्दांनंतर स्पेस दिलेली नाही
पुन्हा टर्मिनल उघडा
टाईप करा गेडीत कॉमेंटसेक्सम्पल डॉट पीएल स्पेस आणि एंटर दाबा
स्क्रीनवर दाखवलेल्या काही कमांडस टाईप करा
येथे मी फर्स्टनम आणि सेकंडनम ही दोन व्हेरिएबल्स घोषित करून त्यांना व्हॅल्यूज देत आहे
नंतर हा भाग कॉमेंट केला आहे
आता दोन्ही संख्यांची बेरीज एडिशन या तिस या व्हेरिएबलमधे संचित करत आहोत
पुढे प्रिंट कमांडद्वारे ती व्हॅल्यू दाखवायची आहे
फाईल सेव्ह करून टर्मिनलवर पर्ल स्क्रिप्ट कार्यान्वित करा
टर्मिनलवर टाईप करा पर्ल हायफेन सी कॉमेंटसेक्सम्पल डॉट पीएल आणि एंटर दाबा
कोणतीही सिन्टॅक्स एरर नाही
स्क्रिप्ट कार्यान्वित करण्यासाठी टाईप करा
पर्ल कॉमेंटसेक्सम्पल डॉट पीएल आणि एंटर दाबा
हे असे आऊटपुट दाखवेल
एडिशन इस 30 आपण या पाठाच्या अंतिम टप्प्यात आहोत
येथे पर्लमधे कॉमेंटस समाविष्ट करण्यास शिकलो
संख्येचा वर्ग काढणारी पर्ल स्क्रिप्ट लिहा
सिंगल लाईन कॉमेंट आणि मल्टि लाईन कॉमेंटद्वारे लिहीलेल्या कोडच्या फंक्शनॅलिटीची माहिती द्या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
ज्यामध्ये तुम्हाला प्रॉजेक्टचा सारांश मिळेल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
गव्हरमेण्ट ऑफ इंडिया यांच्याकडून मिळालेले आहे
यासंबंधी माहिती पुढील साईटवर उपलब्ध आहे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
धन्यवाद